म मग मी तुला आहे ना अह हे अपना अजून एक पुस्तक आहे अपना digest म्हणून. अच्छा. हां ते पण बरं आहे. ठीक आहे तू मला सर्व पाठव मग मी करेन प्रिपरेशन तसा.

नाही अजून पर्यंत नाही माहित पडलाय. अच्छा आम्हाला तर आता येणार आहे असं बोललेत ते.

ठीक आहे. तुला माहिती आहे ते लोकांना ते लोकांनी आहे ना आमच्या आमच्या जे टीचर्स वगैरे आहेत, होते ना, त्यांचे ते आमच्या जे पुढच्या बॅचचे एक होते ना जे गेले, पास आऊट झालेत, ते लोकांना पण आम्हा आमच्या साठी बोलवलं होतं की एक्झाम वगैरे साठी त्यांना म्हणजे टिप्स द्या वगैरे वगैरे. तसा एक छोटा एक तासाचा सेशन पण ठेवलेला. काय ग झोप आली की काय तुला सारखं सारखं यॉन करतेय. सुस्त कुठची. अरे मी आता बसून तेच करतेय ना प्रिपरेशन मग, आता, तू सायन्स करत असशील म्हणून तुला झोप येतोय. काय बोलते? सायन्सचा सब्जेक्ट करत असशील तू, म्हणून तुला झोप येतेय. त्या दिवशी मी पण करत होती मम्मीला मी फॉर्मुला सांगत होती, मम्मी बोलते हे सगळं काय सांगते मला काही समजत नाही आहे. झोपेत बडबडतेय. तर मम्मीला सांगितलं मम्मी हे बघ हा फॉर्मुला हा टेबल, बोलते ते बाय हार्ट झाला बोलते तुला.

झोपेत पण ते मी व्यवस्थित बोलला असतील कदाचित. तर ते त्यांना तर नाही माहिती ना म्हणजे काय असतं ते. आणि तू कर हा टेबल. तो आपला केमिकलचा टेबल आहे ना तो इम्पॉर्टन्ट आहे तो. तो कर तू. ठीक आहे. सरांनी सांगितलंय कि ते नेमका something ten मार्कांचा असेल, आणि लेबलिंग वगैरे प्रॉपर झाला तर fifteen marks हे कंप्लिट आपल्या हातात आहे.

मेन ना तू जे अह डायग्राम्स वगैरे येणार आहे ना ते डायग्राम्स बनव आणि म्हणजे कधी कधी असं होतं ना तुला आन्सर येत नाही ना, तर मग ते डायग्राम थ्रू येतात ती डायग्राम्स वगैरे बनव. त्यालाच पुढचा त्याला तुला जेवढं समजेल ना तेवढं वस्तू त्याच्यात टाक. म्हणजे लेबल कर.

त्याच्यात पण तुला मार्क भेटतील. म्हणजे तू अटेम्प्ट कर मी असं बोलते तुला इन शॉर्ट. ठीक आहे चालेल. हो. तू फक्त अटेम्प्ट कर. ठीक आहे करते. हां. तर ते बरं होईल.

हां आणि अं टेक्स्टबुक वगैरे हे नको करू हां. काय? विकू नको. आता आपल्या आपल्या टायमाला पोर्शन चेंज झालाय. तुझा बारका येतोय ना तो मावशीचा मुलगा त्याला पण येणार की.

मी पण माझ्या मावशीच्या मुलाला दिलंय बुक. त्याला सांगितलं आता एक्झाम होईल हे हे म्हणजे एक्स्ट्रा मध्ये होता म्हणजे एका कडून घेतलेला, दोन दोन पुस्तकं झालेली. मग त्याला ती दिली. आणि ते हा आताची आहे ती वाली ठेवलेली आहे मी. म्हंटलं त्याला नंतर मग देईन. आधी तो त्यांच्या ट्युशन मध्ये तर आता पासून चालू झालंय बापरे प्रिपरेशन. नंतर न म्हणजे लोकं कंटाळा पण करणार ना गावी जाणार हे ते. तसा विचार करून त्यांना आता पासूनच चालू केलाय त्यांची टीचर लई कडक आहे बापरे. अच्छा. कधी कधी मलाच थोडंसं त्याच्या वर दया येते, म्हंटल दया करून काय मतलब नाही आहे. थोडं मार्क पायजेल ना चांगलं, थोडा स्ट्रिक्ट तर राहावंच, स्ट्रिक्ट तर राहावंच लागेल ना. किती काय झालं तरी. म्हणून म्हंटलं कि त्याला पण म्हणजे असु दे तसा आणि मेन फोकस ना सब्जेक्ट वगैरा मध्ये कर प्रॉपर कारण ना अह सब्जेक्ट म्हणजे जे हिंदी, इंग्लिश, मराठी आहे ना त्याच्या मध्ये जस्त फोकस कर. जिऑग्राफी, हिस्टरी वगैरा मध्ये तू आपले दहावी चे जे होते त्याच्या मधलेच असणार आहे मोस्टली, मी बघितलेत. हा प्रिव्हिअस वर्ष पाच पेपर त्याच्या मध्ये तसंच होतं. अच्छा. हा ना. हो. तर मी ना तुला कॉल करीन. तेव्हा तू ये आणि अं मला आहे ना तुझा तो पुस्तक होता आठवण आहे ते सरांनी आपल्याला दिलेला तेव्हा अं आपण त्या ट्युशनमध्ये होतो तेव्हा. त्या पुस्तकात पण नाही वाटत.

तो काही तरी जीवन काहीतरी बुकाचं नाव आहे ग आठवण येत नाही मला. बघ ना जरा ते चेक कर ना जरा बुक नवीनच होती. ती बुक तुला दिलेली सरांनी, तर त्यातला आहे ना अं मला फक्त हे क्वेश्चन पेपर पाहिजे होती म्हणजे सॉल्व्ह करायला. ठीक आहे चालेल मी पाठवते. मी येईन ना तेव्हा तू दे मला, म्हणजे कसं ना मी तुला बुक देणार होते तो झेरॉक्स काढून ठेव. ओके.

हो आणि अं ते पेन वगैरे प्रॉपर एक्स्ट्रा घेऊन जा बाबा. आम्हाला तर स्ट्रिक्टली सांगितलं आहे सरांनी.

आणि हॉल तिकीट पण व्यवस्थित घेऊन येण्यासाठी आणि तुला माहिती आहे आता स्मार्ट वॉच पण युज नाही करायचं. स्मार्ट वॉच नाही घेऊन जायचं सगळे स्मार्ट झाले त्याच्यात, त्यामुळे नाही आहे. हा स्मार्ट वॉच पण नाही घालून जायचं सांगितलंय. तुला माहिती आहे माझ्या कझिन भावाचा म्हणजे एक वर्ष किंवा दोन वर्ष झाले त्या गोष्टीला माहित नाही मला पण ते लोकांचं, तर आहे न एका पोरानी चिट वगैरा नेलेला. आणि पोलीस पण आणतात बोलते. हा राऊंड अपला असतात.

बोलतायत की प्रिपरेशन एक्झामचं करून नाही आलेत, आणि इथे कॉपी करत बसलेत. अरे त्याला म्हणजे खूप म्हणजे हे केलं पण ते चांगले होते ना म्हणून त्याचं, धमकी म्हणजे घाबरवण्यासाठी. कारण परत तसं करायला नको. नाहीतर त्याचं एक वर्ष पूर्ण वेस्ट झाला असता यार. हां बापरे. तुला माहिती आहे ना तीन वर्ष ते सत्तर सत्त ह्याला काय बोलतात त्याला? अह सं सस्पेन्शन आहे.

उगीच कशाला मगजमारी पाळायची. आणि कोण कोणाचा नसतो. कोणाच्या भरवश्यावर राहू नको बाबा. तिथे पेपर लिहिताना. माझा सेंटर भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. आपण दोघं म्हणजे एकत्र गेलो असतो.

आता माहित नाही न लिस्ट कुठून निघणार आहे. समज समजणार जेव्हा समजेल ना कोणता आला आहे सेंटर.

हो ना. ठीक आहे अजून काय बोलते? काय नाही ग म्हणजे हेच विचारणार होती मी तुला झालाय नाही झालाय प्रिपरेशन हेच. हेडेक झालाय. तुला माहिती आहे ती वनिता आणि कीर्ती आहे ना त्यांचं पण प्रिपरेशन झालाय असे बोलत होते. आई त्यांची तर पाठवत पण नाही बाहेर.

हां. माझ्याशी तर बोलायला पण हे करता म्हंटलं आंटी मैं मेरा पढ़ाई करती हूँ मेरे को ऐसा उन लोग से बात करने के लिए मैं क्या उनका बुक वूक लेके नहीं भागुंगी. मी तर डायरेक्ट बोलले त्यांना. बोलले मैं भी मेरा एक्झाम का प्रिपरेशन कर रही हूँ. बघूया ना आता किती मार्क आणतात ते. कर रहे हैं. सब लोग कर रहे हैं अपना प्रिपरेशन एक्झाम का. बघूया ना आता किती करते ती. हा ठीक आहे. मी तर नाही कोणाशी बोलत जास्त. आपल्या घरात राहायचं, आपला प्रिपरेशन करायचा आणि गपचूप बसायचं घरामध्ये.

एवढा टाइम होता आपल्याकडे. आता कुठे टाइम? एक्झामचं प्रिपरेशन करणार कि फिरणार बाहेर? ना

एवढं एवढं टेन्शन नव्हतं. आता हे बोर्डचं टेन्शन दिलंय ना. हां.

तरी एवढं प्रिपरेशन करते ना तरी असं वाटतंय की माझं काहीतरी राहिलंय या विसरलेय हे वाला आन्सर, तो वाला आन्सर.

बघ ना अकरा वाजले आता. हो हो मी ना झोपतेय हो. नंतर बोलूयात आपण हां कधी.

मी तुला त्या दिवशी फोन करेन तेव्हा तू ये बाहेर.

Thank you, same to you. Bye bye, good night. हां. Good night.

भाऊ बोला कसं काय आठवन आली? आलती भो आता करा लागीन phone. आता पाहु

भाऊ phone करेल उचलते की नाही उचलत.

हं हं काय चालय बरं आहे का?

तुमचे भाऊ भेटले होते ना मला ते साहिल भाऊ इद्रुक बुद्रुकचे साहिल स

हा मला बोलत होते ते म्हणी काय म्हणी भाऊ कुठ आहे?

हं म्हटलं इकडं कस काय आला म्हटलं तु? काय नाही म्हणी भाऊ थोड काम आहे म्हणी आलतो म्हणी आसचं.

हा म्हटलं चल म्हटलं घरी काही चहा पाणी वगैरे. नाही नाही म्हणे भाऊ म्हणे आपल्याला काही नाही लागत म्हणे आता. येतो म्हणी जाऊदे म्हणी, म्हटलं उन्हा तान्हाचं काही शरबत वगैरे पी नाही नाही भाऊ आपल्याला काहीच नाही लागत म्हणी आता. म्हणलं बरं म्हणलं ठिक हे. म्हटलं चालला कुठंं? काही नाही म्हणी हे आलतो म्हणलं

हम्म म्हटलं बरं ठिक आहे म्हटलं. चालनं जाय म्हटलं येतानी ये म्हटलं संध्याकाळी. हा म्हणी येतो. काय काम होतं त्याचं?

हाव का?

हा. हम्म मग?

आपलं हे शेतातलं सामान आणायचं होतं. युरीया आनं ते युरीया आनायला जायचं होतं. चला म्हटलं आता युरीया आणायला जावा आन नेमकं काय आहे गडबडी मध्ये काय हे तुह लक्षातचं नाही. बरं झालं आजच फोन आला मग. म्हटलं चला म्हटलं भाऊला तरी बोलावं म्हटलं आता. मग झाले का जेवणं वगैरे? जेवण आताच झालं भाऊ नेमकं. तुमचं?

हाव का लय उपवास पक

या वारीला या मग एकोणतीस तारखेला.

हा येऊ जमलं तर पाहू आता काय आहे. हा जमलं तर जमलं यायचं काय आहे उभ्या उभ्या. आवरावा लागेल आता विठ्ठलाची कृपा.

पाहु म्हंटल विठ्ठलाची कृपा. हा या. पाहु आपण काय आहे काय नाही म्हणनं. येऊ पाया गिया पडुन. लय दिवस झाले भेटलोच नव्हतो आपण. भेटुना ना करु काहीना काही. अं? करु म्हटलं काहीना काही. बरं बरं ठिक आहे. आत ते आमचा एक होता भो त्यो.

हं ते मित्र त्याचं नाव तुम्हाला सांगितलं नाही का ते कोंबड आहे म्हणुन.

हा. त्याला पाठिलं कव्हाचं ते आनखी नायाय नाही. त्याला म्हटलं जा म्हटलं बाबा तीथुन ते हे घेऊन ये एक bag राहिली होती आपली आनायची

हां आता दोनदा त्याला phone केले. काही आलाच नाही येतो येतो म्हणी कधी येतो काय माहित आरे त्याला कुठं ते हे केलं बाबा. आरे पहिलेच ते तुला काय चांगलं आहे का ते. हाव ना. जाय जाय म्हटलं होतं मी त्याला म्हणी बरं म्हणी भो येतो म्हणी घेऊन. आता काय आहे हे पाणि पावसाचे दिवस तुम्हाला माहिती नाही का भाई कशे आहेत. हाव पाणी चालु आहे का? हं अं?

हा आरंं बाप आनखीन तीन दिवस झाले भो चालुच आहे.

म्हणजे येतो जातो येतो जातो म्हटलं तव्हर अं कपाशी तरी लावून घ्यावा म्हटलं शेतात.

हा म्हटलं चला आता ती शेवटची एक bag राहिली होती लावायची. म्हटलं चला हीबी देऊ लावून. आता हे काय आहे आजचा शेवटचा दिवस आहे. उद्या लोकाला आता उद्याचा बजार हे. हा तर मग आता उद्या लोकाला पैसे वाटावा लागतील. कारण की हप्ता झाला लोकं काम करते आपल्या कडं.

मग चला म्हटलं एवढी एक bag टाकावा अन bank त जावा आता ती पत संस्था आहे कधी बंद होऊ शकती. आरे बाबा त्याच्या जवळ कायाला हे केलं तुम्ही. जाऊदे भो आता ते शेतीचे बीन काही पैसे येते ना. हा हा म्हटलं चला मग याच्यातुनच काढावा म्हटलं आन ह्या लोकांच काय आहे काय नही नील करावा. ते गबाळ आह ोणतं? ते नाही का ते तुमच्या सोबत होतं ते. भावश्या.

मग अं बोलाना.

हाए काही नाही भो त्याला म्हटलं चल म्हटलं बाबा येतो का? नाही ना म्हणी मला घरी काम आहे असं आहे तसं आहे. आरे म्हटलं घरचे काम करुस्तर तुला पैसे द्यायला लागलो ना मी इकडं. आन नही नाही म्हणी आनं घरचे बोलतील आन तिकडं कशाला गेला अनं इकडं कशाला. आरं म्हटलं हमेशा तर सोबत राहतो. दुखा सुखात ही येतो म्हटलं पण कामासाठी काहुन नाही येईना? असं बीन घरी बसुन तरी काय करशील म्हटलं चल दोन आडीच घंटे माझ्या सोबत काम तरी करशील. तुला आजच्या आजचं पगार देतो म्हटलं. लोकाला मी तीनशे रुपयानं लावायला लागलो तु पाचशे घे बाबा.